हा हॅलो हॅलो आदित्य. कसा आहेस? हा मी मस्तच. बाकी तू?

हा अरे आपल्या एज्युकेशन बद्दल.

हा हॅलो हा अरे, हा हॅलो कोरोना मध्ये कसली वाट लागली. पहिले एक तर आपण आठवी मध्ये होतो, त्यानंतर कोरोना आला. नंतर कोरोना ने काहीच अभ्यास नाही करू दिला रे. काय बोलू? कोरोना ने सगळी वाट लावून टाकली आयुष्याची.

अरे हा. अरे कोरोनामध्ये आपल्या शिक्षण आपलं म्हणजे आपल्या ऑनलाईन शिक्षणामध्ये पण आपण खूप अरे म्हणजे आपल्या ऑनलाईन शिक्षणामध्ये पण आपण खूप म्हणजे त्यातून घेण्यासारखं होतं. आणि म्हणजे आता आपल्याला त्याची सवय झाली ऑनलाईन शिक्षणाची.

फायदा आहे पण नुकसान पण आहे त्याबरोबर. त्यानं नुकसान पण आहे. फायदा तर आहे. पण त्यानं नुकसान पण आहे. कारण कि कोरोना मध्ये कसे आपण कोरोनाच्या अगोदर पूर्ण अभ्यास सात ते एक पूर्ण अभ्यास करायचो दोन चार तास, आता करोना मध्ये सगळं ऑनलाइन ऑनलाईन मुळे काय अभ्यासात काय आता लक्ष नाय, लक्ष दिलं नाही अभ्यासाला. आता, दोन तीन वर्ष पूर्ण म्हणजे अशीच गेली विदाउट अभ्यास, विदाउट शाळा , विदाउट कॉलेज मध्ये जाता, न टीचर शी भेटता, मित्रांशी न भेटता.

यंदा परत कोरोना मध्ये आपलं सगळं आयुष्य बदलून गेल आहे, कोरोना मध्ये आयुष्य बदलून गेलेलं आहे, कोरोना मुळे आपली सगळी जीवनाची साखळी तीच सगळी तुटल्या गेली आहे.

कोरोना मध्ये आपलं हे आपलं कसं सगळं हे झालंय. सगळे वगैरे आले. अभ्यासाला सगळे तुटलेत. कोरोना साठी,

परत आपलं ते वगैरे

कोरोना मुळे आपण अभ्यास, कोरोनाच्या आधी आपण अभ्यास तरी करायचो आता अभ्यास पण करत नाही. ते कोरोना गेले तीन वर्ष. आता परत बारावी आली संपलं . बारावी मध्ये तर करणार काय

हा ते मग बारावी नंतर तू बोलत होता इंजिनीरिंग करायची. तुरंत हि सवय आपल्याला लागली ना. अभ्यास न करण्याची. आता बारावी मध्ये पण अडचण होते आहे. अभ्यास करायला, अभ्यास करायला गेलं कि.

हा. अरे तू बोलला होता ना आपलं बारावी नंतर सायन्स मधून इंजिनीअरिंग करायचं. तर त्या फिल्ड मधलं जरा सांग मला.

अच्छा ते बारावीला इंजिनीअरिंग करण्यासाठी सुध्दा पहिले चांगले पर्सेंटेज. कोणत्यापण कॉलेज साठी साठ पर्सेंटेज त्याच्या वर लागणार तुला काहीही. चांगल्या ठिकाणी हे करायला.

साठ मिनिमम आहेत. साठ पर्यंत तर पाहिजेच. साठच्या खाली असेल तर तुला कोणतं कॉलेज नाही भेटणार चांगलं. जर साठच्या वर भेटलं तर एकदम चांगलं. एकदम उत्तम आहे. तू कोणत्याही कॉलेजमध्ये जाऊ शकतो. फक्त साठच्या वर पाहिजे.

कोरोनामुळे सगळे आता वाढवले कट ऑफ वाढवलेत. आता काही काही दहावीलाच आज ब्यान्नव, पंच्यान्नव होते. आता बारावीला काय माहिती. सत्यांनो-आठयांनो करतील किंवा तेवढेच ठेवतील. चांगल्या कॉलेजमध्ये एकदम हाय फाय कॉलेज मध्ये जाण्यासाठी.

चांगलं जे आवडत्या स्ट्रीम मध्ये. माझ्या डोक्यात इंजिनीअरिंग चालू आहे. विचार करतोय मी इंजिनीअरिंग घ्यावं. जर बारावीला चांगले पर्सेंटेज भेटले. काही भेटलं कि इंजिनीअरिंग करणार. चांगले पर्सेंटेज भेटले पाहिजे बारावी मध्ये.

कोरोनामुळे अभ्यासाची सवय तुटलीये. अभ्यासात मनच आता हे नाही.

हा हा बोल. अरे आपलं सीइटी ची आपल्याला सीइटी ची एक्झाम कम्पल्सरी केलीये का ट्वेल्थ नंतर? नाही नाही. असं नाही. तुला द्यायची असेल तर देऊ शकतो म्हणजे दहावी नंतर. बारावी बरोबर सीइटी जर द्यायची असेल तर ते तुझ्यावरती आहे. कारण कि सीइटी असं कम्पल्सरी नाही. तुझ्यावरती आहे. तुला द्यायचं असेल तर देऊ शकतो.

तुला असं वाटतंय कि जर हे नाही झालं तर ते तरी. जर तुला वाटतंय कि बारावीचा अभ्यास चांगला असेल तर तू देऊ शकतो सीइटी. त्याचं एवढं हे नाही. फक्त तुला बारावीचा अभ्यास चांगला करायला लागेल.

सीइटी तू करू शकतो. नाहीतर बोर्ड तर बारावीला असतं बोर्ड. जे तू देऊ शकतोस. बोर्ड बारावी वरती आहे. सीइटी बारावी आणि अकरावी या दोघांच्या बेसिस वर आहे. बारावी पूर्ण आणि अकरावीच्या अर्धा भाग, अर्धा पोर्शन.

त्याच्यानुसार सीइटी ची परीक्षा असते. आणि ती पण सुध्दा, ती सुध्दा एमसीक्यू. एमसीक्यू म्हणजे चार पर्याय एका प्रश्नाला. ज्यात चार पैकी एक पर्याय निवडायचा आणि उत्तर द्यायचं म्हणजे टिक करायचं.

त्या परीक्षेला तुला एक मार्कला दोन, एक प्रश्नाला दोन मार्क भेटणार. जर बरोबर आलं तर तुझं उत्तर. आणि आपलं बारावीच्या बोर्डाला तुला माहितीये का हे आपलं पूर्ण थेरी

, प्रॅक्टिकल म्हणजे थेरी असते. पूर्ण आपला पूर्ण ऐंशी मार्काचा पेपर असतो. ऐंशी-सत्तर मार्काचा तो पूर्ण करावा लागतो. नाहीतर सीइटीला फक्त तुला दीडशे मार्कांचं प्रश्न असतो. दीडशे मार्कांचं पेपर असतो.

आणि पंचाहत्तरच प्रश्न असतं. जे मॅथ्स असतं, फिजिक्स व केमिस्ट्री असतं हे तीन विषय असतात. मग तुला बारावी साठी मॅथ्स, इंग्लिश, केमिस्ट्री, फिजिक्स परत तुला दुसरे विषय ते घ्यावे लागतात.

तुला पूर्ण विषयांचा अभ्यास करावा लागतो सगळ्या बारावी मध्ये बोर्डच्या. आणि सीइटीला फक्त तुला मॅथ्स, फिजिक्स आणि केमिस्ट्री या तीन विषयांचाच आपल्याला अभ्यास करावा लागतो. तो सुध्दा बारावी आणि अकरावीच्या बेसिस वर.

काही नाही तुला पहिले स्ट्रीम बघावी लागेल कि सायन्स, कॉमर्स घेतलं तर तुला कम्प्युटर सायन्स घेता येणार नाही. मग तुला सायन्स स्ट्रीम मध्ये जाऊन बायफोकल एक स्ट्रीम घ्यावी लागेल. आणि बायफोकल मध्ये पण तुला दोन-तीन ऑप्शन

जसं इलेक्ट्रॉनिक्स बरोबर सीएस घ्यायचं. मी सीएस घेतलं आणि मला इंजिनीअरिंग वगैरे जाण्यासाठी मी सीएस घेतलंय. जर बारावी नंतर चांगले पर्सेंटेज भेटले कि मी चांगल्या कॉलेज मध्ये इंजिनीअरिंग करणार. आणि मग ते सीएसच ना मला हेल्प भेटणार बारावी मध्ये सीएस घेतलं तर. अच्छा. आणि तुझं ते कम्प्युटर सायन्समध्ये कॉलेज मध्ये कसं काय चालू आहे? म्हणजे त्याच्यात प्रॅक्टिकल्स कसे असतात.

सॉफ्टवेअर मध्ये आपल्याला सगळं कोडिंग, प्रोग्रामिंग किंवा एखादं आपल्याला आता वेबपेज कसं बनवायचं. इंटरनेट आता तू इंटरनेट मध्ये जर गुगलवरती जर गेलास, गुगलवरती तू आता वेबसाईट कशा ओपन करायच्या म्हणजे त्याच्या मागचं कोडिंग. ज्या आपण वेबसाईट ज्या ओपन करतो, त्या मागे एक कोडिंग लागतं. ते कसं होतं. आणि तुम्हाला जर बनवायचं तर ते कसं बनवतात. त्याच्यामध्ये प्रोग्रामिंग असते, जावा

सीपीयू मध्ये, त्यामध्ये सर्किट असतं. थोडंसं मायक्रो प्रोसेसर असतं.

सीएस टू मध्ये हे करावं लागतं, हार्डवेअरचं करायला लागतं. वायरिंग कशा, सर्किट कसं, त्याचं सर्किट बरोबर आपल्याला लागणारे ते वायर ते बल्प वगैरे तर ते कसं

ते होतं लॉजिक गेट ते सगळं असतं. ट्वेलथ मध्ये काय हे सीएस टू मध्ये. तसं त्यानुसार आपल्याला घ्यायला लागतं

तुझ्या फिल्ड. तुला काय काय माहिती आहे? हॅलो अरे आपलं तुला बाकीच्या फिल्ड मध्ये काय काय महिती आहे. अरे म्हणलं

बाकीच्या फिल्ड हे इतकं नाही माहित. जास्त माहित कॉमर्समध्ये तुला जास्त हे कॉमर्समध्ये तू घेऊ शकतोस पण तुला कॉमर्स आणि ह्याच्यामध्ये इकॉनॉमिक्स, कॉमर्स तुला घ्यायला गेलास ना तुला तिकडे पण मेहनत आहेत. कारण कि तिकडे तुझं बँकिंग मध्ये जर जायचं असेल चारटेड अकाउंटंट बनायचं सीए बनायचं असेल. जर किंवा तुला चांगला जॉब

तुला खूप ऑप्शन आहेत. फार्मसी, मेडिकल परत दुसरं इंजिनीअरिंग परत दुसरं अच्छा. अरे पण आपल्याला बीएस्सी फार्मसी, बीएस्सी फार्मसी असतं. परत

आणि आपलं सायन्स मध्ये टेक्नॉलॉजी बद्दल सांग ना. हा. हा सायन्स, आयटी हा, आयटी मध्ये सुध्दा ते हे आहे. इंजिनीअरिंग मध्ये आहे ते आयटी सुध्दा. बरं लक्षात म्हणजे मला सांगितलंस. आणि ते पण एक आहे. आयटी मध्ये पण तू घेऊ शकतोस. पण त्यामध्ये तुला कसं आयटी सगळं इन्फॉर्मेशन, नॉलेज सगळं असलं पाहिजे इंटरनेटच सगळं मोबाईलचं. हे सगळं कम्प्युटर वगैरे यांचं नॉलेज असलं पाहिजे. कसं

वेब हे होतं, आपलं इंटरनेट काम करतं, कुठून येतं, काय येतं हे तुला सगळं हे करायला अभ्यास करायला लागतो. सगळी टेक्नॉलॉजी वेगवेगळी येणारी टेक्नॉलॉजी हे आपण फोन आपण कशाचं पुढे हे होणार. बेसिकली तुला हे करायचं. टेक्नॉलॉजीचा अभ्यास करावा लागतो. अच्छा. अरे आपल्याला जर समज याच्यामध्ये हे करायचं असेल एल एल बी करायचं असेल तर काय करावं लागेल? तर तुला लॉयर म्हणून बनायला लागेल. ते तुला लॉयरची मदत हे एक्झाम दयायला लागणार लॉयर. मग त्या नंतर तू एम बी बी एस होऊ शकतो, लॉयरची परीक्षा दिल्यावर.

लॉयरची परीक्षा म्हणजे एम बी बी एस. एम बी बी एस अरे पण आता जास्त करून सगळे जण, आहेत ना याच्यामध्ये चाललेत. आपलं बिजनेसमध्ये चाललेत. म्हणजे मार्केटिंग, म्युच्युअल फ़ंड वगैरे स्टोक मार्केट यामध्ये. तर त्या बद्दल

त्यामध्ये तुला त्यामध्ये कॉमर्स रिलेटेड चांगलं आहे. कारण कि कॉमर्स बँकिंग रिलेटेड आहे. जर कि बिजनेस

कारण कि इकडे आपल्याला, कारण कि इकडेऑल फिल्ड ओपन आहेत ना. हा हा ते सुध्दा आहे. हा ते पण तुझ्याकडे चांगलं ऑप्शन आहे. जर तू सायन्स घेऊन तुला जर वाटलं चांगलं केला आता बारावी नंतर बदलावंस वाटलं. बँकिंग करावीशी वाटलं त्यामुळे तुला फेवर भेटेल.

ते फ्युचर रोल साठी असतं. तुला बीएससी प्लेन करायचीय कि बीएससी मेडिकल करायचीय? तुझ्यावरती आहे. बीएससी मध्ये खूप अशे हे आहे. बीएससी फार्मसी आहे. बीएससी प्लेन आहे. बीएससी मेडिकल आहे. मेडिकल मध्ये बीएससी. बीएससी वेगवेगळे अशे खूप पर्याय आहे फॉर म्हणजे आपण बीएससी

अरे तेच गायब झालं. हॅलो

अरे म्हणजे जर समज म्हणजे आता आपल्या ह्याच्यामध्ये बीएससी केली आपण, प्लेन बीएससी. तर त्यामध्ये

बीएससी मध्ये गेलास तर आणि बीएससी किती दिवसासाठी आहे पक्क करायचं असेल ना इंजिनीअरिंग साठी पक्क करायचं असेल ना तुझ्याकडं खूप ऑप्शन आहेत. तू दुसरं गव्हर्मेन्टचे क्लासेस करू शकतोस.

अच्छा. समज हा. हा. समज तू सेटल वगैरे झाला म्हणजे इंजिनीअरिंग मधून किंवा कोणत्याही फिल्ड मधून तर तू लग्न कधी करणार? आता बघू ते. चौदा-पंधरा वर्षाचे आहेत. आता एवढ्या लवकर नाही. चौदा-बारा वर्ष आहेत. एवढ्या लवकर कुठे. पहिले होऊ दे. सेटल झाल्यानंतर मग करणार. आणि आपल्याला आता पहिलं सेटल होण्याशी मतलब. मग नंतर लग्न करण्याशी मतलब. मग अरे मग ते तयारी वगैरे म्हणजे समर वैकेशन मध्ये हा म्हणजे जसं पूर्ण जमान्यातले लग्नामध्ये. लग्न असेल तर पूर्ण अख्ख गावाला पहिलं आम्ही, पहिल्याच्या गावाला आम्ही पूर्ण आमंत्रण द्यायचो कि लग्नाला या. म्हणजे आम्ही दहा दिवस अगोदर आमची तयारी. तयारी झाली कि मग सगळं हे खरेदी

हा वरात वगैरे असते. पण आम्ही हुंडाबळी चे आमच्या गावामध्ये खूप आहे. हुंडाबळी घेणं हे आमच्या मध्ये खूप गुन्हा आहे आमच्या मध्ये. म्हणून आम्ही मागील दहा-पंधरा वर्ष हुंडाबळी वरती बॅन लावलेला आहे.

प्रतिबंध लावलं कि हुंडाबळी घेणं हे चुकीचं आणि आम्ही सगळ्यांना सांगतोय. जर का आमच्या गावात कुठंही हुंडाबळी होतंय, हुंडा घेत असतील आणि जर हे होत असेल लग्नामध्ये हुंडा घेत असेल तर आम्ही त्या विरुद्ध असतो. ते लग्न आम्ही होऊ देत नाही. म्हणून आम्ही हुंडा घेत नाही

अच्छा. अरे आपलं गेमिंग बद्दल काय बोलशील? तुला आपला यु ट्युबर वगैरे कोणता आवडतो?

अरे यु ट्युबर आपली कैरी मिनाती आशिष चंचल आणि भुवन बाम हे खूप सर आहेत. खूप बघतो. सेलेब माईंड. अच्छा. म्हणजे तुझा फेव्हरेट कुठला म्हणजे एक असा?

आता जरा सांग त्या बद्दल कसं. ते तर दोघबी धमाल. ते दोघे आपलं कोणतेही व्हिडीओ असतात. व्हिडीओ बनवतात. रोस्ट करतात. आणि त्यांच्या वरती चालू असते ते व्हिडीओ रोस्ट करतात.

हा हा. आणि आपला म्हणजे वगैरे ते सगळे नाही आवडत तुला? अरे म्हणजे जे आपले प्लेयर आहेत ना पबजी मधले ते परत ते सगळे तुला आवडत नाही का?

मग गेम खेळायचे. मग त्यांनतर गेम मध्ये कशे पुढं व्हावं? कसं पुढं जावं? काय काय

असतं गेम मध्ये. ते लगे मग यु ट्युब वर सर्च करायचं. मग त्यामध्ये दोन-तीन जणं होते. स्काऊट मग डल पण आता कोरोना गेल्यानंतर सगळ्यांना, कोरोना गेल्यानंतर सगळ्यांना नोकरी लागली. नोकरी केल्या. मग आता ते त्याच्यात कमी झालंय जरा. अच्छा. ओके. बाकी काय म्हणतो बरं अजून?